लोखंड आहेत खूप सारे दगड आहेत.

खाण्यासाठी अम आणि वीअ अ व्यवसाय करण्यासाठी --

इथं गो गोळच झालेले लोकं आहेत.

का खा खूप लोकं काम करत आहेत सिमेंट आणि रेती अ लोहा आजूबाजूला खूप पडलेला आहे.

काही लोकं पैसे काढत आहेत काही ए_टी_एम मध्ये उभे आहेत.

न लोक लोकांची गर्दी आहे वर बँकच्या वरती दुसरं ऑफिस आहे.

झाडाच्या बाजूला एक मोठी मोठी दरी आहे दरीमध्ये--

हा झा हा झाडाला तो हात लावत आहे .

ता ताल थोडा आहे थोडा च्या आमोर समोर हे झाड आहेत झाडा --

आणि इथं खूप सारे लोकं रांगेत उभे आहेत.

आह ते परीक्षा देत आहेत परीक्षामध्ये त्यांना पेपर मिळालेला आहे .

अह बेंचीस अह बेंचीस वगैरे टांगलेले आहेत अ --

तो आपल्या बा एक माणूस आपल्या बांधकामा करिता खूप सारा--

सलाप टाकण्याकरिता लोह्याची गरज आहे.

म्हणून त्यांनी एक अ खूप सारा लोहा आणून ठेवलेला आहे .

बंगला आहे ह्या बंगल्याचे बंगला खूप छान प्रकारात बनणं अ दिशेने बनलेला आहे.

दोन लोकं आहेत हे नदीव नदीवर आले आहेत नदी काठ आह काठा च्या जवळ ते--

हे औद्योगिक प्रशिक्षण सेंटर आहे यामध्ये--

आह खूप साऱ्या मुलांना एडमिशन घेतलेलं आहे आपाप--

आह कोणी आह शिलाई क्लास कोणी काही कोणी कधी कोणतेही म्हणजे हे चा करत--

ही माणसांची सलून आहे यामध्ये माणसं खूप सारे अह जमा झालेले आहेत.

हा एक राजवाडा आहे या राजवाड्यामध्ये खूप सारे दार खिडकी अह

आहे खूप मोठा गेट आहे या रजवाड्यामध्ये--

देवीची खूप छान अशी मूर्ती ठेवलेली आहे आजूबाजूला --

आह लोक आहेत पूजा करत आहेत.

एक मुलगा बसलेला आहे आणि--

लोकं आजूबाजूला गोळा झालेले आहेत .

खूप सुंदर असा हा देऊळ आहे देऊडामध्ये --

लोकांची खूप सारी गर्दी आहे लो लोकं आपापल्या--

पोरं इथ पोलिस भरतीची हा पोलिस भरतीची का अ क्लासेस --

सर त्यांना शिकवत आहेत प्रॅक्टिस करत आहेत आपल्या--

आह नदी नदीवर एक नाव आहे नाव नावमध्ये लोकं बसलेले आहेत आह--

आपल्या आपापल्या आवडीचे पुस्तक वाचून निघून जातात --

हा एक खूप सुंदरसा असा आह उम्म--

तळ आहे तळ तळ्या तळ्याचा जवळ --

व चा चांगल्या प्र चांगल्या याचं देऊळ आहे.

सर्विसिंग करून देत आहे अ या म या मध्ये खूप चांगल्या प्रका म प्रकारे वॉटर सर्विसिंग केल्या जाते .

अणि काही बस उभ्या आहेत प्रवासी बसवर चढत आहेत.

बस बसवर उतरत आहेत कोणी लोकं सोडत आहेत आह--

अ कोणी मुली डान्स करत आहेत व को कोणी बसलेल्या आहेत.